आपल्याकडे शिक्षण हे राजकारणाचे एक साधन बनत चालले आहे. आपल्या संस्कृतीत राजसत्ता ज्ञानसत्तेचे रक्षण करीत आली आहे, असे ना. नी. पालखीवाला म्हणत. तसेच राजकीय सत्तेला ज्ञान सत्तेचे अधिष्ठानही मिळत न~असे. इतिहासात याची उदाहरणं मिळतील. मात्र आता ज्ञानसत्ता असहाय्य बनली असून राज्यसत्तेचेच वर्चस्व आहे. शिक्षणयंत्रणेला, आपल्याला हवे त्याप्रमाणे राजकारणी वापरुन घेत असल्याची चित्रं दिसतात. विद्यापीठांच्या विद्यालयाच्या राजकीय भान असायला नको त्यांना! परंतु, विद्यापीठाच्या आसावर राजकीय लढ्यांसाठी वापरले जाऊ नये. त्यासाठी शिक्षणावर परिणाम होऊ नये. विद्यापीठांची तसेच एकूणच शिक्षण संस्थांची स्वायत्तता सर्वबाधित अबाधित राहायला हवी.

कुलगुरुंची निवड ही निखळ गुणवत्तेच्या आधारे व्हायला हवी. तिथे राजकीय सोयीचा विचार होऊ नये! ह्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता ही हवी. या अर्थाने शिक्षण राजकारण मुक्त होण्याची गरज आहे. शैक्षणिक पुनर्शोध, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, जाधव पूर्व विद्यापीठ यांसारख्या विद्यपीठांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. अशाप्रकारची विद्यापीठे उभारणे हे एक प्रकारचे यश आहे. परंतु अशा विद्यापीठांची संख्या अल्प आहे. अशाप्रकारची गुणवत्ता असलेल्या पण त्याचबरोबर भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान, मूलव्यवस्था, शिक्षणपद्धती यांचा समावेश असलेली विद्यापीठे उभारण्याची गरज आहे. वसाहतवादातील शिक्षण पद्धतींतून बाहेर पडण्याचा आणि शिक्षणाचा पुनर्शोध घेण्याचा हा मार्ग आहे. पंडित मदन मोहन मालविय यांनी उभारलेले बनारस हिंदू विद्यापीठ असले. किंवा गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची विश्वभारती, शांतिनिकेतन यांसारखे प्रयोग व्हायला हवे. कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपापासून स्वतंत्र अशी शिक्षणव्यवस्थेची गरज विनोबा भावेन~ विनोबा भावेंनी नमूद केली आहे. शिक्षणात मातृभाषेच्या माध्यमाला विलक्षण महत्त्व आहे. याच्याजोडीने आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव घेत देत आहे. विद्या शाखांच्या भिंती मोडून, कडक प्रयोग करणे गरजेचे आहे. शैक्षणिक धोरणांनी या साऱ्यांवर भर दिला आहे. धोरणं चांगली असूनही योग्य अंमलबजावणी झाली नसल्याचा आपला अनुभव आहे. त्यामुळे NEP दोन हजार वीसच्या अंमलबजावणीत असे होणार नाही हे पाहायला हवे. भविष्यातील प्रवाह शिक्षणाचा खरा भर हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, व्यवसायिक आणि बौद्धिक विकसनावर असायला हवा. जसं, असा विकसित विद्यार्थी शिक्षणानंतर चरितार्थासाठी सन्मानजनक मार्ग निवडू शकतो. मात्र याच्या जोडीने तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रात काय चालले आहे, हे पाहणे आवश्यक आहे.

भविष्यातील रोजगार निर्मिती कशी असणार हे ओळखायला हवे. यंत्रमानव करु शकणार नाही अश्या क्षेत्रातील रोजगार भविष्यात उपलब्ध होतील. याचा अर्थ पांढरपेशी सध्या करीत असलेले काम उपलब्ध नसणार असा इशारा तज्ञ देत आहेत.

या पार्श्वभूमीवर शिक्षणाचा विचार करायला हवा आणि भविष्यातील, रोजगारासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अध्ययन आणि कौशल्य द्यायला हवेत.

एक उद्योग म्हणूनही शिक्षणाचे क्षेत्र विकसित झाले आहे. यासाठी आर्थिक क्षमता असणाऱ्याने कोणतेही शिक्षण घेता येते. परंतु, गरिबांना आणि वंचितांना ही संधी मिळत नाही. ही व्यवस्था विषमतामूलक आहे. म्हणूनच सर्वांना परवडण्याजोगे शिक्षण देण्याचे आव्हान आहे. दोन हजार पंचवीस पर्यंत भारतीय शिक्षण उद्योगातील उलाढाल चार अब्ज dollar पर्यंत जाईल असा अंदाज आहे. Edu Tech company हे आजचे वास्तव आहे. एकोणीसशे सव्वीस पर्यंत फक्त online शिक्षणातील उलाढाल अकरा अब्ज dollar पर्यंत जाण्याची शक्यता आहे. शिक्षण खर्चिक होण्याची कारणमीमांसा केली जाते परंतु कोणत्याही गुणवान विद्यार्थ्यांची संधी आर्थिक अक्षमतेमुळे हिरावून घेतली जाणार नाही हे पहायला हवे. त्यासाठी सरकारने सकारात्मक पावलं उचलायला हवीत, तरच गुणवत्तापुर्ण आणि काळानुरूप शिक्षण दूरवर जाऊ शकेल. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण पोहोचू शकेल. शिक्ष~विद~प्रत्येक शिक्षक, विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी जे राजकीय धोरण घेण्यात आलेले आहे, एकूण~जे NEP दोन हजार वीस हे आहे. त्यानुसार त्यांनी विवीध~ यामध्ये विविध गोष्टींचा विचार केलेला अं आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस कधीपासून लागू होणार हा जर प्रश्न विचारला जात असेल तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस सन दोन हजार बावीस पासून लागू होणार आहे. तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंतिम उद्दिष्ट्ये ही भारताला जागतिक सत~महासत्ता ज्ञानात बनविणे हे आहे. राष्ट्रीय शिक्षण आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतील. तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचा आकृतिबंध शालेय शिक्षणासाठी पाच-तीन-तीन-चार असा असेल. व या शैक~राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात under graduate course तीन ते चार वर्षाच्या लवचिक अभ्यासक्रमासह एकाधिक active. Action सह आणि वेगवेगळ्या स्तरावर प्रमाणपत्रासह दिले जाणार आहेत. M. Phil अभ्यासक्रम बंद केले जातील. तसेच वैद्यकीय आणि कायदेशीर शिक्षण वगळता संपूर्ण उच्च शिक्षणासाठी उच्च शिक्षण आयोग HECI ची स्थापना केली जाईल. सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही उच्च शिक्षण समता समान, निकषांद्वारे संचलित केले जातील. HECI मध्ये चार स्वतंत्र विभाग असतील. उतार~उदाहरणार्थ नियमक चौकटीची देखभाल करण्यासाठी राष्ट्रीय उच्च नियम~ शिक्षण नियामक परीषद. सर्वसाधारण शैक्षणिक परिषद GEC मानव setting देखरेखीसाठी वित्त पुरवठा करण्यासाठी उच्च शिक्षण अनुदान परीषद. आधुनिक मान्यता मिळण्यासाठी National Credit Council. पंधरा वर्षात महाविद्यालयांची सं~ योजना प्रणाली पुसून टाकली जाईल आणि महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायत्ता देण्याची यंत्रणा राबविली जाईल. तसेच भविष्यात प्रत्येक विद्यालयास स्वायत्ता पदवी देणारा महाविद्यालयीन असा असेल. अं महाविद्यालयीन विद्यापीठाचा घटक म्हणुन विकसित अपेक्षित आहे. तसेच नवीन शैक्षणिक धोरणात अनेक बाबींचा विचार करण्यात आलेला आहे. यामध्ये विद्यार्~ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत भोजन कसे पोहोचेल? जशी मध्यान्ह भोजनाची व्यवस्था सर्वांना कशी केली जाईल? जे विद्यार्थी शाळेत येत नाहीत त्यांना कशाप्रकारे परत शाळेत आणून त्यांना शिक्षण दिले जाईल यावर अतिशय जास्त भर देण्यात आलेला आहे. तसेच मुलांना दप्तरमुक्त शिक्षण देण्याचेही प्रयत्न यामध्ये चालु आहेत.

मुलांना जास्त प्रमाणात गृहपाठ न दिला जाता, तोच तोच अभ्यास त्यांना शाळेमध्ये त्यांच्याकडून करुन घेतला जाईल. प्रायोगिक शिक्षणावर अधिक भर आहे. मस्त आहे बाकी, आणखी काय चालू आहे तुमचं? अरे ती सध्या जरा आरोग्याचे असाधारण महत्व असते ते. आजारी जर माणूस जर एखाद्या वेळी जर पडला तर त्याला व त्याला खर्च पण लागतो, परत मग त्याला मानसिक ताण येतो, मग परत त्याच्या कुटुंबावर पण आरोग्य निरोगी असेल तर सर्वप्रथम त्याची कुटुंबाची जबाबदारी असते. सौंदर्य सल्ला, स्त्रियांचे आरोग्य, pregnancy बाल संगोपन, पुरुषाचे आरोग्य. अं तो तिथे चीन मध्ये shift झाला. तर त्यांनी सांगितले की सगळं अफवा आहे, आमच्याकडे एवढे patient नाही, कुठलही lockdown नाही. म्हणजे आपल्याकडे म्हणजे आपल्याला असं लोकं सांगत आहेत. म्हणजे काल मी स्वतः बघितला वीस minutes चा live बघितला video.

गुडघेसाठी पण एक गोळी सांगतो. तुमचा गुडघा पण बिलकुल नाही दुखणार. तुम्हांला काय होणार नाही. तुम्ही फक्त एक सकाळी दोन ते तीन घंटे तुम्ही. योगासन करा रोज continue, तुम्हाला काही होणार नाही. कारण की तुमचं कधी डोळा दुखतोय, कधी तुमचा घस्सा दुखतोय, कधी तुमचं पाय दुखतंय. त्या हिशोबाने तुम्हांला कळलं ना, की तुम्हांला नेमकं काय होतंय काय नाही? नाहीतर माहीत आहे का? ते कसं आहे? एकवेळ जर माणसाला गोळीची सवय झाली ना तर माणूस मग त्या गोळी शिवाय नाही जगू शकत. ते तुम्ही कसं करा, तुम्ही हे सगळं सोडून द्या आता. मग त्यावर तुम्हांला doctor जे सांगतील, तुम्हांला जे doctor सल्ला देतील, तुम्ही त्यानुसारच करा. त्यावर तुम्हाला उपाय नाही दुसरा, बाकी तुम्ही कोणत्याही भानगडीत पडू नका, कुणाचं ऐकू नका. कारण की आरोग्य हे फार महत्वाचे आहे. कारण की प्रत्येक गोष्टींमध्ये सध्या कसं

आरोग्य हीच आपली खरी संपत्ती मानली जाते. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाच्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामध्ये तुम्हाला मुख्य सांगतो सल्ला, योग्य व संतुलित आहार घ्या तुम्ही. तर तुम्ही ते लगेच सोडून द्या, कारण की त्याने माणूस जास्त दिवस जगू शकत नाही.

तुम्हांला काय बोलतो मी, तुम्ही मानसिक ताण घेऊ नका, त्यासाठी तुम्ही. स्वतःच्या चांगल्या सवयी लावून घ्या. म्हणजे मला हे बोलायचं, आरोग्य विषयक तुम्हांला कांही असेल अडचण तुम्ही ती मला सांगू शकता, मी तुम्हांला त्याच उत्तरच देईन. कारण की मला आरोग्याचं खूप ज्ञान आहे. हिरव्या पालेभाज्या तुम्ही नेहमी खात जा, त्या कांही जास्त महाग नाही आहेत. त्यामध्ये मेथू~ मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर, हरभऱ्याची भाजी हे तुम्ही रोज खात जा. ते खाल्ला तर तुम्हीच जगाल, म्हणजे आयुष्य हेचं फळ भाज्याने माणसाचं सगळ आयुष्य बनलेले आहे. कारण की मांसाहारशिवाय पण उपाय नाही, त्यामध्ये तुम्हांला योग्य तुम्हांला आरोग्य भेटतं. तुमच्या सगळ्या शरीराच्या नसा वगैरे एकदम त्या मोकळ्या होतात. तर त्यावेळेस तुम्हांला वाटलं की मला आता पुडी खायची, ती पुडीआपल्या खिशामध्ये ठेवायची. कोणती पुडी खाताना, तर तुम्ही ती खाल्ली.